इथे शेत आहे आणि ते शेत हिरवगार आहे त्या शेतामधेच एक पिवळी दोरी सुद्धा आहे तर या शेताच्या बाजूला एक घर आहे आणि दोन ट्रक तर एक बुलडोजर आहे.

हिरवीगार मोठ मोठी झाडी आहेत तर महाविद्यालयाच्या समोर मोठा प्रदेशसुद्धा आहे.